समोर शटर दिसत आहे मोठा बोर्ड दिसत आहे खिडकी दिसत आहे खिडकीचा दरवाजा दिसत आहे कौल दिसत आहेत.

समोर दुकान दिसत आहे पत्रे दिसत आहे बोर्ड दिसत आहे.

समोर बिल्डिंग दिसत आहे काच दिसत आहे तोरण लावलेल दिसत आहे.